याच्याने समजतं की सर्व विद्यार्थी हे मेडिकल फिल्ड शी संबंधित असावे व त्यांचे लेक्चर चालू आहेत.

जनरल स्टोअर व बुक स्टॉल येथे सर्व प्रकारचे जनरल वस्तू व विद्यार्थ्यांसाठी लागणारे आवश्यक पेन पेन्सिल व इत्यादी पुस्तके उपलब्ध असून हे खूप लोक दुकान आहे.

वर्षा ऋतूमध्ये लांडोर बंगला तेथील सुप्रसिद्ध लळिंग धबधबा येथील हे दृश्य आहे. व इथे युवक त्या दृश्याकडे बघत असून पाणी वाहत आहे.

बँके मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना ग्राहक प्रतिनिधी लागणारे कागदपत्रे सांगत आहेत.